म्हणजे उपाय काय करू शकतो की, ज्याने आपले वातावरणावरती किंवा सध्याला जे प्रदूषण वातावरणावर झालेलं आहे त्याला कमी करण्यासाठी आपण काय काय सुविधा किंवा काय काय उपाय करू शकतो आपण? मला तर हे वाटतंय का जे आपल्याला आपल्याला वातावरणासाठी जे उपाय करणं ते म्हणजे आपल्याला प्रदूषण जे आहे ते कमी करावं लागेल आपल्याला जे नैसर्गिक म्हणजे जे green energy जी नैसर्गिक energy आहे तिचा वापर करावा लागेल तरी आपण जे प्रदूषण करतो जे आपण कोळसा जाळतो वीज निर्मिती साठी, अह त्याच्या तून जे वायू निघतात अह ते co two वायू असतो carbon, हा direct आपले global warming ला म्हणजे फरक करतो आणि global warming त्यानी वाढते. आणि आपण जर झाडे लावली तर सगळीकडे हिरव जर झालं तर प्रदूषण पण कमी होईल आणि प्रदूषण कमी झालं तर आपलं वातावरण नैसर्गिकरित्या जसं आता डिसेंबर मध्ये डिसेंबर मध्ये आणि जानेवारी मध्ये दोन महिन्यात थंडी असते, ती आपल्याला जशी पहिली होती तशीच अनुभवता येईल आणि आपण बघतो की,

तर आपण नक्कीच ह्या वातावरण मध्ये होणाऱ्या बदलाला थांबवू शकतो आणि एका चांगल्या नैसर्गिक वातावरण आह आपल्या परिसरात निर्माण करू शकतो. आणि आपण वातावरण आपल्या हवामानावर

तस तुमच्या मला असं ऐकण्यात आलतं की, जम्मू काश्मीर मध्ये हिवाळ्या या हवामानामध्ये सफरचंद हे पीक घेतलं जातं, तस तुमच्या इथं सध्याच्या हवामानात कुठलं पीक?

सध्याच्या हवामानात आमच्या इकडे डाळिंब आणि पेरू असतात. आणि आपण बघतोय थंडी, थंडीच्या जेव्हा चालू होती तेव्हा, बोरं खूप प्रमाणे, खूप प्रमाणात पिकतात. आणि जे seasonwise म्हणजे जे हवामान असतो. ऋतू असतो आपला हिवाळा ऋतू, तर जे आपण जे फळ असतात आपण जे जास्त ग्रहण करतो. ते फळ आमच्या इकडे पिकतात तुमच्या, तुमच्याकडं कोणते फळ पिकतात सध्या?

ह्या ऋतू मध्ये सर्वात जास्त प्रकारे ज्वारीचं घेतली जाते आमच्या इकडं बी आणि तुला माहितीये या सगळ्यात जास्त पीक,

हा जो असतो हिवाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फळ भेटतात. म्हणजे तुला माहीतच असेल एक प्रकारे ते बोरं हे, हे सुद्धा winter किंवा हिवाळ्यात भेटतात. तुला माहितीये का? उन्हाळा हा ऋतू जो असतो हा किती महिन्याचा असतो? उन्हाळा हा ऋतू चार महिन्याचा असतो आणि उन्हाळ्यात आपण जर पाहिलं तर आपले जे कलिंगड, कलिंगड, टरबूज टरबूज हे जास्त प्रमाणात लोक ग्रहण करतात कारण, टरबुजामध्ये पाण्याची क्षमता खूप जास्त असते आणि लोकांना टरबुजापासून खूप जास्त पाणी ते ग्रहण करतात. तसाच अं टरबूज आणि आपण म्हणतो फळांचा राजा आंबा, आंबा हा देखील उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात खाल्ला जाणारा. आणि सर्वांचा आवडता फळ असतो आणि तर मला सांगायचं अस आहे की उन्हाळा आणि हिवाळ्यात आपण खूप पाहतो हे खूप जास्त येतात आणि विकतात. आन आपण त्याच्यात विचार करतो का त्यात उन्हाळ्या मध्ये आणि उन्हाळ्या मध्ये जर तापमान वाढला तर वातावरण मध्ये बदल झाला तर त्याचा direct परिणाम, लोकांच्या शरीरावर होतात आणि लोकांना चक्कर येणे किंवा मळमळ होणे हे आपण पाहतो तर हे सर्व गोष्टी जर आपल्याला थांबवायच्या असतील तर आपणाला आपल्या,

आणि आपण आता अनुभवतो. मला एक विचारायचं होत तुला एक विचारायचा होतं मला कि सध्याला आता हिवाळ्यामुळे ढगांचे जे वेगवेगळे प्रकारचे, प्रकार जे आपल्याला दिसायला भेटतात म्हणजे कुठं, गडद ढग आहेत किंवा कुठं असं फिक्कट ढग आहेत तसं वेगवेगळ्या प्रकारचे आकार आपल्याला सध्याला ढगांची किंवा निसर्गाची पाहायला भेटतात या, या या ऋतू मध्ये मला असं म्हणायचं होत की आता जो हा पावसाळा येऊन गेला आता या ऋतूच्या अगोदर पावसाळा. त्या पावसाळ्या मध्ये सध्याला खूपच जास्त प्रमाणात म्हणजे सगळ्यात ऐतिहासिक म्हणजे किंवा सगळ्यात जास्त पाऊस पडला सध्या भारतात. आणि हा विक्रमी पाऊस झाला होता. आणि बऱ्याच ठिकाणी या पावसामुळे flood आलती किंवा एक प्रकारचे flood म्हण म्हणायचं. अर्थ म्हणजे कि पूर आलता. बऱ्याच ठिकाणी पुर पण आलती. कारण या ऋतूच कसंय तर तेच हे असतं की पाऊस खूप जास्त पडला होता ह्या वर्षी तुझा म्हणणं काय आहे या वरती?

कारण आपण पाहिलं की जे वातावरण बदल होत आहेत आणि त्याचे direct परिणाम पहिले पावसाळ्यावर होतो आणि जास्त पाऊस पडला तर थंडी जास्त असते आणि ती आपण आता अनुभवतोय आणि खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून अं इर्शाद आणि आपण वातावरणा बद्दल खूप छान प्रकारे चर्चा केली. मला पण छान वाटलं तुला कसं वाटलं?

Okay भेट उद्या. मित्रांनो सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. आपले संपूर्ण जीवन हे यंत्र द्वारा व्यापले गेले आहे, हे तर आपण स्वतः सगळेच पाहत आहोत.

सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते हे खरंच आहे अस म्हणायला काही हरकत नाही आपण, आमच्या घरात पण छोटे छोटे लहान मुलं बघतो किंवा आजू बाजू चे लहान मुले बघतो, शेजारची वगैरे कि त्यांना सुद्धा mobile laptop ते आकर्षक वाटत असत, अश्याच अनेक यंत्रा पैकी एक यंत्र म्हणजे संगणक होय, आणि संगणका मुळे विकासाचा वेग दुप्पट झाला आहे, असे म्हण्यात काहीच हरकत नाही. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात अह संगणक अगदी महत्वाची भूमिका बजावत आहे.

त्यातील एक म्हणजे सांगायचं म्हणजे laptop होय. हे सगळ्यांनाच आपल्या ओळखीचे आहे laptop बद्दल बऱ्याच लोकांना माहिती आहे तर कुणाला काही माहिती नाहीये laptop हा सर्वांचं सर्वांच्याच ओळखीचा व्हावा म्हणून

तर याच उत्तर हो असेल तर या विषयी तुम्हाला नक्कीच थोडी पण माहिती तर सगळ्यांनाच असते. आणि या अह याचे फायदे काय आहे तोटे काय आहे अह हे पण laptop चे अह म्हण प्रत्येक वस्तूचेच असतात मोबाईल असो laptop असो किंवा संगणक असो तर latest technology च्या development मुळे आपलं जीवन हे खूप सुधारला आहे आणि आताची पिढी जस आपण मागे म्हटलं वर म्हटल्याप्रमाणे ती पुरेपूर याचा फायदा करून घेत आहे आजच्या काळात मानव पूर्ण अह technology वर अवलंबून आहे म्हणजे आणि आपली सर्व कामे latest उपलब्ध मशीन आणि आदेशाने पूर्ण करत आहे. उदाहरणार्थ car plane train चा वापर करतो. लांब अंतर जाण्यासाठी तसेच दुसऱ्याबरोबर communication करण्यास करण्यासाठी आपण मोबाईल फोन आणि टेलिफोनचा वापर तर करत असतो. असेच असं आपण official work असेल किंवा काही दुसरं काम असेल तर ते करण्यासाठी आपण computer चा वापर करतो आता computer सुद्धा आपल्याला जुन्या काळात असल्यासारखे वाटू लागला आहे. कारण तो एकाच जागी असतो ना म्हणून त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी खूप त्रास होतो. ही समस्या सोडवण्यासाठी अह laptop चा शोध लागला अस एक आपण म्हणू शकतो. easy अह movie नाही किंवा easy availability आहे. अह laptop आणि tablet सुद्धा आता computer आणि मोबाइल प्रमाणे features देऊ लागले आहेत म्हणजे market ला दिवसेंदिवस वेगवेगळे features आणि apps किंवा वेगवेगळे gadget घेऊन laptop हे market ला येत असतात. त्याच्यामुळे अह लोक आता जास्त computer वर जास्त अवलंबून राहत नाहीत. त्याचबरोबर laptop चा वापर हा कुठेही कधीही केव्हाही करू शकतो. त्याच्यामुळे तर आज आपण laptop म्हणजे अह laptop चे फायदे काय आहे याची एक माहिती सांगणार आहे तुम्हाला तर laptop एक प्रकारचा computer च हे बघा ज्याला आपण notebook computer सुद्धा म्हणतो. हा एक battery वर चालणार computer असतो जो कि लहान आकाराचा असतो. याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येऊ शकते. या याबरोबरच याचा आपण कुठेही वापर करू शकतो जसे की पुस्तकालय असो विमान असो office असो meeting मध्ये कुठेही आता अनेक प्रकारचे laptop बाजारात येत आहेत आणि त्यामुळे laptop computer हे manufacturer सुद्धा वेगवेगळ्या कंपनीचे वाढलेले आहे जसे कि IVMapple dell Acer Asus इत्यादी जे काही laptop manufacturers आहे market मध्ये नवीन आणि वेगवेगळ्या अजून वेगवेगळ्या कंपन्यांचे सुद्धा आहेत. अह नवीन नवीन अह ज्या कंपन्या आहेत त्या manufacturer करतच असतात laptop computer चा विचार केला तर याची किंमत खूप जास्त असते. computer च्या तुलनेने अह तसं म्हटलं तर अह कारण laptop ला design आणि manufacturer करणं खूप कठीण काम असतं. laptop मध्ये जो display असतो वापरला जातो तो thin screentechnology चा वापरला जातो. ही thin screen transcribe अह tranzister किंवा active matric screen खूप bright असते आणि ती पहायला सुद्धा खूप सुंदर दिसत असते. अह portable device laptop खूप portable laptop मध्ये खूप portable असतात ज्यामुळे आपण यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेऊ शकतो.

साधारणपणे एका laptop ची battery ही तीन तास चालत असते. आणि laptop चा आकार अह घेऊ आपण जर आपण desktop बरोबर तुलना केली तर laptop चा आकार लहान असतो परंतु यावर आपण सर्वकामे करू शकतो की कामे

अह even कीबोर्ड किंवा माऊस जे आहे त्या आह त्याच्यामध्ये आपल्या laptop मध्ये inbuild कीबोर्ड असतो यामध्ये आपण mouse च सुद्धा काम करू शकतो. त्यामुळे आपल्याला external कीबोर्ड आणि माउस ची गरज पडत नाही. internal speaker असतात म्हणजे speaker आपल्याला अह extra लावायची गरज पडत नाही अह किंवा कुठेही नेण्याची गरज पडत नाही आपण काम करत करत याच्यावर गाणी किंवा एखादा interview whatever जे काय तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ते आपण ऐकू शकतो काम करत करत. wi-fi किंवा ब्लूटूथ म्हटलं तर ही सुद्धा सुविधा आहे ज्यामुळे आपण अगदी सहजपणे इंटरनेट वापरू शकतो आणि एका device मधून दुसऱ्या device मध्ये सुद्धा फाईल पाठवू शकतो even वीज बिलाचे ही म्हटलं तरी desktop च्या तुलनेने laptop मध्ये low power लागते त्यामुळे आपल electricity bill सुद्धा कमी येत. बर का मित्रांनो. आणि महाग अह जसं वर म्हटल्याप्रमाणे की computer laptop हे computer च्या तुलनेमध्ये खूप महाग असतं. अह कारण त्याचे features desktop आपल्याला खूप कमी पैशात अह मिळू शकत. दुरुस्त करण्यास अडचण या सर्व गोष्ट सर्व गोष्टी laptop मध्ये install असल्यामुळे दुरुस्त करताना अनेक अडचणी येऊ शकतात. अह desktop च्या तुलनेने याशिवाय याचे अह सुद्धा महाग असतात. दुरुस्त करण्यास अवघड असल्यामुळे computer expert सुद्धा आपल्या कडून जास्त charge अह हे घेत असतात. आता हे अनुभवलं असेल प्रत्येक जनाने अह वस्तूही कधी ना कधी खराब होतच असते काहीना काही problem येत असतो तसं laptop पण दुरुस्त अह तसं कधी ना कधी झालेलाच असेल किंवा काही ना काही याची गरज पडेल तर हे लक्षात ठेवा कि जास्त charge हा लागू शकतो आणि device मध्ये customization करणे आणि hardware upgrade करणे खूप अवघड काम असतं. यासाठी आपल्याला computer expert चीच गरज पडत असते ठीक आहे आपण साधेसुधे लोक कोणीही करू शकत नाही. त्याच्यामुळे कधीही device किंवा काही खराब वाटलं computer मध्ये तर हे computer expert कडे तुम्ही घेऊन जा. अह आणि खूप लवकर technology ही जुनी होते. अह हे पण आहे जसं की आपल्याला माहीतच आहे की technology दिवसेंदिवस upgrade होत चालली यामध्ये आपण नवीन नवीन laptop विकत घेतला त्याच्या काही महिन्यातच त्याला upgrade version येतं. त्याचबरोबर आपण खरेदी केलेला laptop स्वस्त होईल आणि त्याची technology जुनी होत असते. असे काही बदल दिवसेंदिवस घडत असतात आणि अं तुम्हाला माहिती आहे का laptop चा इतिहास काय आहे? एकोणविशे अडुसष्ट साली allen key या संशोधकाला portable information manupulator ची कल्पना आली आणि एकोणविशे बहात्तर साली त्यांनी आपल्या पत्रात यालाच डायना book या नावाने संबोधले तेव्हापासून खऱ्या अर्थाने laptop बनवण्याच्या क्रियेला वेग आला. आणि एकोणविशे ऐक्यांशी साली आदाम अह Osborn अह या संशोधकांनी laptop बनवला त्या laptop ला त्याच्या नावावरून Osborn अह first हे नाव देण्यात आले Osborn first या laptop चे चोवीस point पन्नास pound म्हणजे जवळपास बारा किलो इतके वजन होते आणि तेव्हा त्याची पंधराशे dollar एवढी किंमत होती ते पण एकोणविशे ऐक्यांशी मध्ये आणि Osborn अह एक अल्पावधीतच लोकप्रिय ठरला आणि त्याने लोकांच्या बरोबरच संगणक निर्मिती करत असलेल्या कंपन्यांनी ही लक्ष वेधून घेतले. आणि अजून सांगायचं तर Osborn one तिला मिळणारा चांगला प्रतिसाद पाहत IBMlenovaHPdell appleFA अह asus यासारख्या तगड्या कंपन्याही स्पर्धेमध्ये उतरल्या आणि त्यांच्यात laptop संबंधित शोध घडवून आणून आपली विक्री वाढवण्यासाठी चढाओढ चालू झाली. आपल्या अं जागेसाठी आपापसात आपापसातील सह स्पर्धेमुळे नवनवीन तंत्रज्ञ आपल्याला पहायला मिळत होते. म्हणजे यांची सुद्धा एकमेकांमध्ये स्पर्धा लागत होती. आणि तुम्हाला माहितीये laptop चा full form काय आहे अह L म्हणजे light weightA हे म्हणजे analitical P म्हणजे platformT म्हणजे totalO म्हणजे optimize आणि P म्हणजे power म्हणजे laptop चा हा खरा full form झाला आणि laptop चे प्रकार पण मी तुम्हाला सांगते. notebook laptop आहे ultra portable laptop आहे. alt book laptop आहे. chrome book laptopMack book laptop अह convertible laptop हे laptop चे अह वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच्यामध्ये features अह किंवा बऱ्याचशा गोष्टी या अह बदलत असतात किंवा update होत असतात. अगं ऐक ना तू IPL च auction बघितलं का या वर्षीचं?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 नाही खूप अं मजेदार होता बघायच होतं तू miss के.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 हो world cup मध्ये चांगला खेळला ना तो.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

पण हे तर अपेक्षितचं होतं मला की, सॅम करनला खूप चांगली आणि मोठी bid भेटणार. पण मला हे नव्हतं माहिती, ते पुर्ण IPL च record चं तोडून टाकणार तो.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 बघ ना. एवढं bid झालं, एवढं तो successful झालं, त्याच्यावरती world cup देखील चांगल गेलं. पण जर तो, ते performance येणाऱ्या match मध्ये नाही दाखवू शकला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 काही नाही fans troll करतात. त्यांना तर वाटतं की घरी बसून, आपण मस्तपैकी लोकं खेळतायत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

आपल्याला खुपच उत्कुष्ट अं आपला खेळ दाखवावा लागेल. आणि जर ते नाही झालं तर, एक दिवस वाईट गेला की बोलणारे दहा तोंड आहेत. उलट हे जास्त पैसे त्यांच्या डोक्याचा ताप होऊन बसत बसत असतील. तरी ते किती खुश झाले की, हा बाई आमची market मध्ये एवढी demand आहे value आहे. असं वाटत असेल त्यांना तरी. हम्म मी तर हेचं आशा करेल की, जे ईशान किशनसोबत, मागच्या वर्षी घडलं होतं तसं काही सॅम करनसोबत होऊ नये. हो आणि मला ते कळत नाहीये, ज्या आपले असलं एकदम जास्त पैसे देऊन घेतात मग त्यांना, काहीतरी injury होते आणि काहीतरी होतं आणि मग त्यानी ते वर्ष खेळू शकत नाही आणि मग त्यांचं कोणीतरी substitute येतं. ते team त्या combination वर किती ह्याचा त्रास होत हो ना. कारण हे लोक वर्ष-वर्ष बसून पूर्ण अं you know analysis वगैरे करतात आणि मग त्यांनी म्हणतात की आम्हाला हे हे players पाहिजेत, हे त्यांचं असं असं काम असणारे team मध्ये आणि मग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

त्याला आपल्याला वाटतं तेवढं सोपं नसतं.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 कारण तो चांगला खेळाडू आहे. पण जर आता आता हा त्याचा जर त्याचा फायदाचं team झाला नसेल, तर काय उपयोग? त्याच्यामुळे तरी fifty-fifty मागचा विश्व cup जिंकली. इंग्लंड, आणि तो खूप चांगला player पण आहे पण असं, नुसतं त्यांनी म्हणूनचं नाही साऱ्या अं लोकांसोबत होतं, आणि मग त्यांना परत जावं लागतं train करून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

मला तर हे आश्चर्य वाटतंय, मागच्या वर्षी हार्दिक पंड्याची team पहिल्यांदा IPL मध्ये आली. कितीतरी team आहेत. मुंबई पकडा, चेन्नई पकडा, कोलकाता पकडा. कितीतरी titles आमच्याकडे आहेत. एवढ्या heavy competition असताना ही team आली. आणि हार्दिक पंड्याने पहिल्या वर्षातचं trophy घेतली. किती मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी

हो, आणि experience तर खेळून खेळूनच येणार. नक्कीच तो खूप सारे trophies येणाऱ्या वर्षात पण ही जिंकेल.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

कधी अस वाटलं नाही, की शंभर टक्के ही IPL, RCB ची आहे. एखाद्या दुसऱ्या वेळेस वाटलं असेल तरी final मध्ये येऊन काही झालं नाही. पण तुला ते IPL आठवतं का? जेव्हा अं हा सनरायझर्स हैदराबाद त्या team ची अवस्था पण तेवढी फार चांगली नव्हती पण तो वॉर्नर काही थकायचाचं नाही.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

त्या त्या year बद्दल तुला काय बोलायचंय? कारण असं नव्हतं की त्याची team त्या वेळेस perfect होती. आणि खूप जण सांगायचे की ते one man army चाललंय. टिक टिकू शकणार नाहीये पुढे.

तो तर चक्क ते trophy जिंकला.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 लांब मोट्ठी tournament आहे. एक दोन दिवसचा खेळ महत्वाचा नसतो. ते pace ठेवावी लागतं, दर match मध्ये चांगल करावं लागतं आणि मला वाटतं त्या particular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 तो form स्वतःच तर खूपचं होतं. पण त्याचे जे team मध्ये दुसरे अं खेळाडू होते, त्यांनी ज्या एका दिवशी एक खेळाडू चालला. दुसऱ्या दिवशी तो नाही चालला तरी दुसरा कोणीतरी उभारून घ्याल.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 सर्वात जास्त contribution होतं. सर्वात जास्त त्याचं होतं.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

हम्म पण तुला काय वाटतं? की batsman ला जास्त bid द्यायला पाहिजे कि ballers ला जास्त अं bid करायला पाहिजे?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

वेगळं वेगळं role आहे team मध्ये.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 कधी कधी असं असतो की, एखादा गोलंदाज जास्त पैसे घेऊन जातो bid मध्ये.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 कारण retention येईल.

Batsman जे main आहेत, जे भारतासाठी पण खेळतात अं नुसतं IPL खेळात नाही. त्यांना तर already retain केलेलं असतंय. Foreigners आपण जे घेतो, तिथं मात्र खूप हे होता की, कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही. कारण foreign players ची संख्या limited असते team मध्ये. तर मला वाटतं असं नसेल त्यांनी गरजवर अवलंबून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 विचार अं मला ह्याच्यावर तुझं मत हवं होतं मुंबई इंडियन्स एवढं जिंक जिंकत येतेय, जिंकत येतेय, जिंकत येतेय,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 काय असं difference असेल, दोन्ही teams मध्ये?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

हे पहिला reason, पहिला कारण मला वाटतो, ते की अँ अँ as a captain तुम्ही तुमच्या संघात संघातल्या खेळाडूंना, किती वेळा chance देतो अं देतो देतात. म्हणजे मुंबईमध्ये आपण बघतो की, केवढ्यांदा झालंय की अं जेव्हा quinton tea knock होतं अं केव्हा सध्याच्या काळी जे ईशान किशनचं flop जात होतं batting पण आपण बघत होतो आणि आपण सुद्धा पण आपण म्हणत होतो कि का का काढत नाहीये त्याला, तो खेळत नाहीये, तो perform करत नाहीये. मग तो का आहे team मध्ये, नाही का? तितक्यांदा ते प्रश्न even ते अं commentators ना पडलेला असतो.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 की नाही, असं होतं low phase असतं आणि जे आपण म्हणतो form is अं class form is temporary class is permanent त्या सिद्धांतावर actually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

जातात. नवीन खेळाडू घेत जातात. एक वेळस तर अशी होते की, पूर्ण विश्वात विश्व विश्वात अं चे सर्वोत्तम खेळाडू RCB कडे होते. पण तरीही ते काही करू शकले नाही. कारण,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 ही tournament आहे. बाकी संघ पण जिंकायला आलेयत. पण तरी त्यांच्याकडे सर्वोत्तम आतून खेळाडू नसले असतील तरी जे आहेत, त्यांच्यातून त्यानी सर्वोत्तम काम

Match च्या दिवशी, चांगलं खेळतो तेच team विजयी ठरते. आणि हे मी खूपदा कारण, जसं तुला माहिती असेल दोन हजार अठरामध्ये जेव्हा चेन्नई परत आली होती. धोनी च्या तरच्या एक average वय तीस वर्ष होतं. सगळे किती त्यांना त्यांची, करत होते की हे काही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 वयाचे आहेत. Average वय त्यांचं तीस आहे. काय करणार हे, पण धोनी as a captain त्याला माहितीय की मी या players मधून, या खेळाडूंमधून कसं एक चांगलं खेळ काढून घेऊ शकतो.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 जर दिलं, तर आम्ही आपोआप जिंकू, हे मनस्थिती ठेऊन जसं तो खेळतो न

Mentality असते. त्याच्यामुळे हे मोठे जे